लिबर ऑफीस इंप्रेस वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण स्लाइड्स आणि बॅकग्राउंड्स साठी लेआउट कसे लागू करायचे हे शिकू
येथे आपण उबुंटू लिनक्स 1004 आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्शन 334 वापरत आहोत
बॅकग्राउंड स्लाइड मध्ये लागू केलेले सर्व रंग आणि परिणामाचा उल्लेख करते जे आशयाच्या मागे उपस्थित आहे
लिबर ऑफीस इंप्रेसस मध्ये अनेक बॅकग्राउंड पर्याय आहेतजे तुम्हाला अधिक चांगले प्रेज़ेंटेशन तयार करण्यास मदत करते
तुम्ही तुमच्या स्वतः चे कस्टम बॅकग्राउंड्स सुद्धा तयार करू शकता
sample impressओडीपी
प्रेज़ेंटेशन उघडू
आपल्या प्रेज़ेंटेशन साठी कस्टम बॅकग्राउंड तयार करू
आपण प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड्स मध्ये हा बॅकग्राउंड्स लागू करूया
आपण हा बॅकग्राउंड तयार करण्यासाठी स्लाईड मास्टर पर्याय वापरुया
मास्टर स्लाइड मध्ये केलेले कोणतेही बदल प्रेज़ेंटेशन मधील सर्व साइड्स मध्ये लागू होतील
मेन मेन्यू वरुन व्ह्यू वर क्लिक करून मास्टर निवडा आणि स्लाईड मास्टर वर क्लिक करा
मास्टर स्लाईड दिसेल
लक्ष द्या मास्टर व्ह्यू टूल बार सुद्धा दिसत आहे
तुम्ही याचा वापर मास्टर पेजेस तयार डिलीट आणि नाव बदलण्यास करू शकता
लक्ष द्या आता दोन स्लाइड्स प्रदर्शित झाल्या आहेत
हे दोन मास्टर पेजेस आहेत ज्याचा या प्रेज़ेंटेशन मध्ये वापर केला आहे
टास्क्स पेन वरुन मास्टर पेजेस वर क्लिक करा
यूझ्ड इन थिस प्रेझेंटेशन फील्ड या प्रेज़ेंटेशन मध्ये वापरलेले मास्टर स्लाइड्स दर्शविते
मास्टर स्लाईड टेंपलेट प्रमाणे असते
येथे तुम्ही फॉरमॅटिंग प्रिफरेन्सस सेट करू शकता जे नंतर प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड वर लागू केले जातील
प्रथम स्लाईड्स पेन वरुन स्लाईड 1 निवडू
या प्रेज़ेंटेशन मध्ये पांढरा बॅकग्राउंड लागू करूया
मेन मेन्यू वरुन फॉर्मॅट वर क्लिक करा आणि पेज वर क्लिक करा
पेज सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल
बॅकग्राउंड टॅब वर क्लिक करा
फिल ड्रॉप डाउन मेन्यू वरुन बिटमॅप पर्याय निवडा
पर्यायांच्या सूची वरुन ब्लँक निवडा आणि ओक वर क्लिक करा
स्लाइड वर आता पांढरा बॅकग्राउंड आहे
लक्षा द्या सध्याचा टेक्स्ट चा रंग बॅकग्राउंड च्या समोर चांगला दिसत नाही
नेहेमी असा रंग निवडावा जो त्याच्या बॅकग्राउंड समोर स्पष्टपणे दिसेल
टेक्स्ट चा रंग काळ्या मध्ये बदलू
हे पांढऱ्या बॅकग्राउंड च्या समोर टेक्स्ट ला स्पष्टपणे दिसण्याजोगे करेल
प्रथम टेक्स्ट निवडा
मेन मेन्यू वरुन फॉर्मॅट वर क्लिक करा आणि कॅरेक्टर निवडा
कॅरेक्टर डायलॉग बॉक्स दिसेल
कॅरेक्टर डायलॉग बॉक्स वरुन फॉन्ट इफेक्ट्स टॅब वर क्लिक करा
फॉन्ट कलर ड्रॉप डाउन वरुन ब्लॅक निवडा
ओक वर क्लिक करा
टेक्स्ट आता काळ्या रंगात आहे
आता स्लाइड मध्ये रंग लागू करू
कॉन्टेक्स्ट मेन्यू साठी स्लाइड वर राइट क्लिक करा आणि स्लाईड आणि पेज सेटअप क्लिक करा
फिल ड्रॉप डाउन मेन्यू वरुन कलर ब्लू 8 पर्याय निवडा आणि OKवर क्लिक करा
लक्ष द्या आपण निवडलेला फिक्कट निळा रंग स्लाइड वर लागू झाला आहे
ट्यूटोरियल थांबवून ही असाइनमेंट करा
नवीन मास्टर स्लाइड तयार करा आणि बॅकग्राउंड रूपात लाल रंग लागू करा
आता या प्रेज़ेंटेशन मध्ये इतर डिज़ाइन मूलतत्वे जोडण्याचे शिकू
उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या प्रेज़ेंटेशन मध्ये एक लोगो प्रतीक चिन्ह जोडू शकता
तुमच्या स्क्रीन च्या खाली बेसिक शेप्स टूलबार पहा
तुम्ही याचा वापर विविध मूलभूत आकार जसे वर्तुळ चौकोन आयत त्रिकोण आणि अंडाकृती काढण्यास करू शकता
स्लाइड च्या तितले क्षेत्रा मध्ये आयत काढू
बेसिक शेप्स टूल बार वरुन रेक्टेंगल वर क्लिक करा
आता कर्सर स्लाइड च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात तितले क्षेत्रा मध्ये घ्या
तुम्हाला प्लस साइन सह कॅपिटल आय दिसेल
लेफ्ट माउस बटन पकडा आणि लहान आयत काढण्यासाठी ड्रॅग करा
आता माउस चे बटन सोडा
तुम्ही आयत काढला आहे
आयत वर असलेल्या आठ हॅंडल्सकडे लक्ष द्या
हॅंडल्स किंवा कंट्रोल्स पॉइण्ट्स लहान निळे चौकोन असतात जे निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजूबाजूस दिसतात
आयताचा आकार अड्जस्ट करण्यासाठी आपण या कंट्रोल्स पॉइण्ट्स चा वापर करू शकतो
जेव्हा तुम्ही कंट्रोल पॉइण्ट वर कर्सर फिरवता तेव्हा कर्सर डबल साइडेड एरो मध्ये बदलते
हे दिशा दर्शवितात ज्या मध्ये कंट्रोल पॉइण्ट्स मूलभूत आकारा मध्ये फेरबदल करण्यासाठी स्थानांतरित केले जाऊ शकते
या आयताचा आकार वाढवू म्हणजे हे तितले क्षेत्रास पूर्णपणे आच्छादेल
एलटीपॉजेग्ट आपण या आकारास सुद्धा फॉरमॅट करू शकतो
कॉन्टेक्स्ट मेन्यू पाहण्यासाठी आयता वर राइट क्लिक करा
येथे तुम्ही आयता मध्ये बदल करण्यास अनेक पर्याय निवडू शकता
एआरईए वर क्लिक करा एआरईए डायलॉग बॉक्स दिसेल
फिल फील्ड मध्ये ड्रॉप डाउन मेन्यू वरुन कलर निवडा
मॅजेंटा 4 निवडा आणि ओक
वर क्लिक करा
आयतचा रंग बदलला आहे
आयात ने टेक्स्ट ला आता आच्छादले आहे
टेक्स्ट दिसण्यासाठी प्रथम आयत निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यू उघडण्यासाठी राइट क्लिक करा
अरेंज वर क्लिक करून नंतर सेंड टीओ बॅक वर क्लिक करा टेक्स्ट पुन्हा दिसत आहे
येथे आयत टेक्स्ट च्या मागे स्थानांतरित झाला आहे
टास्क्स पेन मध्ये मास्टर पेज च्या प्रिव्ह्यू वर क्लिक करा राइट क्लिक करा आणि एप्ली टीओ एल स्लाईड्स निवडा
क्लोज मास्टर व्ह्यू बटना वर क्लिक करून मास्टर व्ह्यू बंद करा
मध्ये केलेले फॉरमॅटिंग बदल आता प्रेज़ेंटेशन मधील सर्व स्लाइड्स वर लागू झाले आहे
लक्ष द्या सर्व पेजेस मध्ये आयत सुद्धा दिसत आहे
आता स्लाइड ची लेआउट बदलण्यास शिकू
Layoutsम्हणजे काय
लेआउट स्लाइड्स टेमप्लेट्स आहेत जे प्लेस होल्डर सह कन्टेंट च्या स्थित साठी अगोदरच फॉरमॅटेड आहे
स्लाइड लेआउट पाहण्यासाठी राइट पॅनल वरुन लेआउट्स वर क्लिक करा
इम्प्रेस मध्ये उपलब्ध असलेले लेआउट्स दर्शित होतील
लेआउट थंबनेल्स पहा
हे तुम्हाला ले आउट लागू केल्या नंतर स्लाइड कशी दिसेल याची कल्पना देईल
येथे तितले आणि टू कॉलम फॉर्मेट सह लेआउट्स आहेत लेआउट जेथे तुम्ही तीन कॉलम्स मध्ये टेक्स्ट ठेवू शकता इत्यादी
येथेही रिकामे लेआउट्स आहेत
तुम्ही तुमच्या स्लाइड मध्ये रिकामे लेआउट लागू करू शकता आणि स्वतःचा लेआउट तयार करू शकता
स्लाइड मध्ये लेआउट लागू करू
पोटेन्शिअल अल्टरनेटिव्हज स्लाइड निवडा आणि सर्व टेक्स्ट डिलीट करा
उजव्या बाजुवर असलेल्या लेआउट पेन वरुन तितले 2 कंटेंट ओव्हर contentनिवडा
स्लाइड मध्ये आता तीन टेक्स्ट बोक्सेस आणि तितले क्षेत्र आहे
लक्ष द्या मास्टर पेजेस वापरुन आपण निविष्ट केलेला आयत आताही दिसत आहे
हा आयत केवळ मास्टर स्लाइड वापरूनच संपादित केल्या जाऊ शकतो
मास्टर स्लाइड्स मध्ये सेट्टिंग्स कोणत्याही फॉरमॅटिंग बद्लास किंवा स्लाइड वर लागू लेआउट मध्ये ओवरराइड करते
आता या बोक्सेस मध्ये कंटेंट एंटर करूया
पहिल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये स्ट्रॅटेजी 1 PRO लॉव कॉस्ट CON स्लो एक्शन टाइप करा
दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये स्ट्रॅटेजी 2 CON हाय कॉस्ट PRO फास्ट एक्शन टाइप करा
तिसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये ड्यू टीओ लॅक ओएफ फंड्स स्ट्रॅटेजी 1 इस बेटर
टाइप करा
तुम्ही याप्रकारे ले आउट चे प्रकार निवडू शकता जे तुमच्या प्रेज़ेंटेशन साठी अधिक योग्य असेल
ट्यूटोरियल येथे संपत आहे
या ट्यूटोरियल मध्ये आपण स्लाइड्स साठी बॅकग्राउंड्स आणि लेआउट कसे लागू करायचे हे शिकलो
तुमच्या साठी असाइनमेंट आहे
नवीन मास्टर स्लाईड तयार करा
नवीन बॅकग्राउंड तयार करा
प्रत्येक कंटेंट नंतर तितले मध्ये लेआउट बदला
मास्टर स्लाइड वर लेआउट लागू केल्यास काय होईल ते तपासा
नवीन स्लाइड निविष्ट करा आणि रिकामे लेआउट लागू करा
टेक्स्ट बोक्सेस वापरा आणि त्यामध्ये कॉलम्स जोडा
हे टेक्स्ट बोक्सेस फॉरमॅट करा
या बोक्सेस मध्ये टेक्स्ट एंटर करा
प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल
जर तुमच्या कडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता
स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालवितेपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे
सहभागासाठी धन्यवाद